त्याचबरोबर सायकल आहे.

एकदम भयावय असं काही वाटत नाहीये इथे एकदम छान असं हे सुंदर असं हे चित्र दिसना दिसत आहे.

या चित्रात एक बॅडमिंटन कोर्ट दिसत आहे हे एक बॅडमिंटन कोर्ट आहे त्यात एक मुलगा बॅडमिंटन खेळताना दिसतोय.